हा जात थोडस.

हम्म मग. मग काय नाही.

चालतय चालतय तू पण कर. हा.

अभ्यास करताना काय tension घेऊ नको. नाही नाही तू पण नको घेऊ tension मी नाही घेत. बर बर. Paper किती वाजता भरणार आहेत तुमचे बोर्डाचे? दोन तारखेपासून दोन march. हा हा किती अं किती व सकाळी भरणार का दुपारहून चालू होणार आहे. ते मध्ये मध्ये सुट्ट्या आहेत शनिवारची असली की दुपारची भरणार. आणि दश असली की अकराला. हम्म हम्म बर आहे बर आहे आमच पण तसंच आहे. हा हा. पहिलं paper कोणता आहे तुमचा BOARD चा?

हा हा आणि आता मध्ये झालेत तेव्हा पहिलं paper कोणता होता? आता पण मराठीचाच होता.

आमचा English चा होता.

हा. अभ्यासाच काय हे करू नको लय?

हा आणि जे पुस्तक आहे ना फेकून देऊ नको. हा तू पण नको देऊ. जपून ठेव पुस्तक हा जपून ठेवणार आहे. झाल का नाही आ. अभ्यास झाला का तुझा कालचा madam न दिलेला. हा झालाय ना आता दूसरा अभ्यास चाललाय. हम्म हम्म हम्म काय दिलता अभ्यास. आम्हाला प्रश्नपत्रिका सोडवायला लावलेल्या.

आणि विज्ञानाच पाठ करायला लावला होता. हम्म हम्म केल का नाही. केल ना. हम्म बर आहे आता आम्हालाच सांगितल आता हे झालं का नाही तुमच लिहून.

हा बोल चालतय.

Okay bye.

तेग बहादुरजी यांनी केली होती. शिवालिक गडाच्या पायथ्याशी असलेल्या आनंदपुर साहिबला शिक उपासनेसाठी ऐतिहासिक महत्व आहे. एकोणीस जून सहा पासष्ट रोजी उजनी आनंदपुर साहिबची स्थापना केली. त्यावेळी परंपरेनुसार तेग बहादुर शाहपुरा होलासाहिबच्या ठिकाणी दगड घातला. गुरु तेग बहादुरजी यांनी गुरूही म्हणून पदभार स्वीकारला आणि आनंदपुर साहिबची स्थापना केली. गुरु तेग बहादूर हे किरातपूर साहिब पासून नऊ kilometer अंतरावर डोंगराच्या बाजूला त्यांनी आनंदपुष्प आहेतची स्थापना केली. त्याचे मूळ नाव मागवले होते. पौराणिक कथेनुसार मागून नाव वाचा. एक डाकू राहत होता जो जिथे कोणालाही राहू देत नाही. गुरु तेग बहादुर. किरातपूर साहेबापासून साहेबांनी त्यांच्या पूज्य आणि नागरीच्या नावावर. चक नानकी नावाचे शहर वसवले. त्यानंतर माखून टाकू पळून गेला. जिथे वयाच्या नवव्या वर्षी गोविंद राय याने चक् नाटय़नी यांना त्यांचे वडील श्री गुरु तेग बहादुर साहेब आहेत करण्यास सांगितले. स्वतःहून दिल्लीला जाताना. जग नानकी आनंदपूर झाला. गुरुतें भारताच्याबहादुरजी आनंदपुर साहिब येथे गोविंद राय या मुलाला आवश्यक ते सर्व शिक्षण देण्याची सर्व व्यवस्था केली. लोहगड होलगड तारागढ आणि फतेहगढ हे पाच किल्ले आनंदपुर साहिब हे तत्कालीन शीख बौद्ध विद्वान आणि विद्वानांची केंद्र बनवण्यासाठी बांधलेले.

खालसा पंथ स्थापन करण्यासाठी किसगड मंदिरात पाच लिमिटची निवड करण्यात आली. आनंदगड साहिब हे किल्ला गुरु गोविंद सिंह यांनी आनंदपूरचे आहेतमध्ये पहिला किल्ला आनंदगड साहि बांधा. अप्रिल मध्ये बांधकाम सुरू झाले. हा किल्ला सर्वात मजबूत आणि सर्वोच्च मानला जात असेल. सरारी लोहगड लोहगड केल्याचं विशेष महत्त्व होते हा किल्ला सतलज नदीच्या काठावर होता. आणि तिसरा किल्ला खोलगटच्या तत्वांनाचा संदेश देतो. नेहमी सक्रीय राहा गड फतेहगढ चौथा केला फतेहगढ साहिब आशावादी आणि आशावादी होण्याचा संदेश देतो. गड आनंदपुर साहिब हे तारागढ किल्ला अनंतपूर साहेबापासून सुमारे पाच किलोमीटर अंतर वाचायला पाचवा किल्ला शिखांना भक्ति आणि सामर्थ्य यांच्या संयोजनाची चाचणी घेण्याची तत्वज्ञान देखील प्रदान करतो आणि. होला मोहल्ला दोन शब्दांचा सहयोग आहे. होला म्हणजे खाल्ला करणे, मोहल्ला म्हणजे हल्ला करण्याची जागा, आणि लोकांचे भाषण, खचला भाषण. लोकांची भाषाने खालच्याचे भाषणसतराशे मध्ये गुरुगोविंद सिंह साहिब यांनी सुरु केलेला होला. महाल आनंदगड पासून सुरू होतो आणि होलकडे तसं तो. बोला, तुम्हाला हेखल गावी जाऊन जलालचे प्रतीक आणि राष्ट्रीय सण आहे. खालसा पंथाचे जन्मस्थान असलेला तख्त श्री केस गट आहेत. येथे हा मेळा धार्मिक परंपरेने साजरा केला जात. या दिवशी आनंदपुर साहिबसह संपूर्ण परिसर खालचाही झाला होता. तें पेंटने रंगलेली रंगलेला आहे. खालचा पण होळी खेळत नाही तो राखील तो आणि तुम्हाला काढतो. होळीच्या दुसऱ्या दिवशी आनंदपुर साहिबमधील कीस गड आहे. येथे होला महल्ला नावाची जत्रा भरते. या महिन्याच्या संस्थापक गुरुगोविंद हेसी हसमत सतराशे एक चे तर्क तार खात्याने. खालच्यांना शस्त्रास्त्रे आणि युद्धकलेचे प्रशिक्षण देण्यासाठी दोन संत तयार केले ते भयंकर युद्धामध्ये गुंतले आणि शूरविधा TROPHY बहाल केली तेव्हापासून दरवर्षी दरवर्षी आनंदपूर मध्ये होळीच्या आठव्या दिवशी होईल. आम्हाला साजरा केला जातो. या दिवशी महिला म्हणून ओळखली जाणारी मोठी मिळून नागरिकाच्या आवाजात एका गोदामातून दुसर् या गोदामा जाते.

पासून आला आहे ज्याचा अर्थ चांगल्या कारणासाठी लढणे आघाडीवर लढनीं. तलवारीच्या धारणेवर चालणे असा होत. महालय शब्दाचा अर्थ विजयानंतर स्थानिक.

पासून आला आहे ज्याचा अर्थ चांगल्या कारणासाठी लढणे आघाडीवर लढनीं. तलवारीच्या धारणेवर चालणे असा होत. महालय शब्दाचा अर्थ विजयानंतर स्थानिक. . हा अमृत आणि होळी ऐवजी होला महल्ला लोकप्रिय केला. तिथे गुरुजीने भारतीय समाजाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि उत्साही प्रेरणा देण्यासाठी नवसंजीवनी दिली. तिथे त्याचे विधी आणि सण साजरे केले जाते. पद्धतीत क्रांती करून बाईक कालसी यांच्यामध्ये होळा म्हणजे हल्ला करणे किंवा हल्ला करणे. डॉक्टर बंजारा वैदि मोहल्ला हा अरबी शब्द ची उत्पत्ती म्हणून पडणार केली आहे. म्हणजे जिथून जिंकल्यानंतर स्थान केले जाईल. पूर्वी हा शब्द त्या अर्थाने वापरला जायचा. जेव्हा एखाद्या पक्षात पक्षाने शिकलेल्या जागेवर कब्जा केला. तेव्हा तेथे न्यायला भरले जाते. अनंतपुर आहे. शहराच्या नादात एका गुरुधाम ते मिळविण्यासाठी ते लोकप्रिय झाले. चित्राचे मूळ मोहल्ला हे गुरु गोविंद सिंह यांनी पण सतराशे. डावांमध्येचे स्वाती एकच सांगतमध्ये आनंदपुर साहिब केल्यात होला महल्लापुरची स्थापना केली होती. इतिहासकार आणि अभ्यासकांच्यामध्ये होळीचा नवीन नाव खोल आम्हाला देण्याचा उद्देशा. शेखानवर अन्याय आणि अत्याचारविरुद्ध लढणे आहे सत्याचा न्यायाचा विजयाचा निर्धार प्रस्तावित करावा लागला. श्री गुरु गोविंद सिंह यांनी राष्ट्रीयमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आणि तत्कालीन जुलमी जुलमी शासकाविरुद्ध लढा देण्यासाठी होय. या प्राचीन सनाचे पुनर्जीवन केलेसतराशे एक मध्ये खोले. महाची परंपरा सुरू झाली. खालचा जाण्याच्यातून तेरा संघामध्ये ते साहित्यिक आणि वैज्ञानिकयुद्ध स्पर्धा घेत असतात आणि ज्यांनी चांगली कामगिरी केली त्यांना पारितोषिक दिले जाते. तीच परंपरा आजही असे जात आहे. खोल आम्हाला दुसरानुसार साजरा केला जातो. प्रत्येक ऋतूच्या बदलांवर आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी भारतीय आणि प्राचीन काळापासून सण साजरे केले आहे. या पारंपारिक उत्सवांना गुरूंची उपस्थिती होती. आणि एक राहे परिवार परिवर्तन घडवून आणायचे होते. त्यामुळे असतात. संतगुरू गुरूंनी गुरु ती संस्कृतीच निर्माण केली आणि प्रचलित भारतीय संघांचे परत.

च्या उत्सवाच्या खोडा सारीचे संबंध जोडा तुम्हाला हा दंगलीच्या लढाईचा एक प्रकार आहे. जो पाळी आणि घोड्यावर बसून खर्च बंद यांनी तयार केला आहे त्या. तेवीस हल्ला बिंदूवर हल्ला करतात आणि प्रीत प्रकारचे वर्तन प्रदर्शित करतात. गुरुगोविंद सिंग यांनी स्वतःही मशीनीची लढाई पाहिली आणि दोन्ही बाजूना आवश्यक ते धडे दिले. जो पक्ष जिंकला दिवाणांत सिरोपा आशीर्वाद देत असतात. घोडेस्वारी आणि विरूद्ध कला पाहण्यात येतात. या प्रसंगी दिवाणी पूजन केले जाते. कथा कीर्तन केले जाते. बिरांची अनेक वेळा काही जाती आणि. श्री विविध लष्करी सराव केले जातात. स्वतंत्र पर्यावरणाचे गुरू आहेत. त्यांनी स्वतः या सर्व कार्यात भाग घेतला आणि शिखांना प्रोत्साहन दिले. नंदपुर साहिबच्या पुळणीवर होला मोहल्ला म्हणून साजरा चेंज भू उत्साहात सिंहांची लढाई ही झालेले सताना युद्धाने भारतीय लोकांचे मनोबल उंचावले भ्याड वातावरणातून. बाहेर पडून लूप या लोळ उत्साह मोठ्या उत्सवाने आणि उत्साहाने सहभागी होऊ लागले होला मोहल्ला आपल्याला धडा शिकवतो. या जगात घडत असलेल्या परिस्त आपण आपल्या सर्व शक्तीने आणि परिश्रमाने.

हुजूर साहेब नादर यांनी संपूर्ण परिसराची मिरवणूक काढली. सजवलेल्या घोडा मिरवणुकीच्या पुढे चालत जातो आणि त्यामागे भक्त येतात. काही होते. मग शत्रूवर हल्ला केल्याप्रमाणे हवेत गोळीबार. कोई बार करतात घोडा. खूप वेगाने धावतो आणि फक्त त्यातकडे धावत असतात. मला महाला म्हणतात हो मला जेमिनी आनंदपुर साहिब हजूर साहिब वगळता कुठेही जात नाही.

साहेबच्या कोलाहलाच्या दिवसात कवींनी आपली कविता एक. बाबा दिवशी जी यांचा चिकन कधी झाला तर सहावीस जानेवारी सोळा एक ऐंशी तेरा नोव्हेंबरपाच से. सत्तावन्न. त्यांचा जन्म सहावीस जानेवारीसोळा ऐंशी रोजी चरण जिल्ह्या ते पाहून गावात झाला. बाबा दीपसिंग जी यांच्या कुटुंबाबद्दल. सांगायचं झालंतच अंतरंग येथून सिंधुजा. माता जीवनाच्या यांच्या पोटी भक्त जी आणि माता जीवनाची यांच्या पोटी झाला. बाबा दीपसिंग वडिलांनी मुलाचे नाव ठेवले दीपा. थोड्या वेळाने परत झाल्यानंतर दीपाला असतात. गुरूची पत् पवित्र मंदिर आहे. आनंदपुर साहिब येथे दहा व्या छप्पन की गुरू गोविंद सिंग यांच्या पवित्र चरणी अर्पण करण्यात आले हे उपस्थित होते. बावीस तीन आणि अमृत. कधी प्यायले तर आनंदपुर साहिब येते. गुरु गोविंदसिंघजी यांच्या पवित्र चरणे उपस्थित होते. येथे सद्गुरूच्या पवित्र कार कमळातून तरून दीपाला अमृताचे दान मिळाले. अमृताचें दान मिळाल्यावर त्याने त्याचे नाव होते. दीप्ती आनंदपुर साहिबमधून राहून आजीबाई आणि बाय मनी सिंगची त्याच्या देखरेखीखाली पवित्र शास्त्रांचा आणि गुरबानीचा सखोल अभ्यास केला. तुम्ही नेहमी पवित्र श्लोक आणि स्रोताचे पठण करत आहेत. जगलेत एक सुसज्ज आणि मजबूत इच्छा असलेला शोधकर्ता आणि धार्मिक वाढत होता. विज्ञान आणि योग्य वेळेच्या दोन हजार बावीस व्या वर्षी बाबा डीप सिंह एक ज्ञानी विद्वानाने शो सैनी पडले एकीकडे त्यांनी. चे आणखी एक समाजाला परत आले आणि गुरुजीच्या आदेशानुसार खंडवा तेचे अमृत होते. शिखांमध्ये एक नवीन धार्मिक उत्सव भरला होता तर सीहा येत्या तुकड्याची व्यवस्था करत आवश्यकतेनुसार. जल्लोष करण्यासाठी मैदान ए जंगमध्ये गेले. श्री गुरु गोविंद सिंह कनिष्ठ हावे पाचशे अशी आनंदपूर स्वस्त आहेत. ते देवस्थानमधून जाताना आणि पवित्र बंद होतं. डान्स आहेत. तलवंडी साबो जिल्हा भटिंडा हे पोस्टर. आप दीपसिंह जी या पवित्र ठिकाणी गुरु भाषेच्या चरणी हजेरी लावतात. ते उत्तम भंजन आणि उत्तम लेखक. गुरु की काची जेव्हा श्री गुरु गोविंद सिंह जीनी आधी आधीचा अधिभाराची तयारी पुन्हा सुरू केली तेव्हा बाबा दीपसिंगजी यांनी. दर्शन पार्क शाळांची आदेशानुसार लेखा काम चालू होते तेव्हा सुरू पाचशे आधी दक्षिणेला गेले तेव्हा बाबा डीप सिंह जी यांना गुरू म्हटले गेले. काशीचीप्रयुक्ति दमदमा साहिबच्या मंदिराच्या सेवेसाठी. गुरुवाणी वाचा लेखकच्या सेवेसाठी करण्यात आली होती. बाबा दीपसिंह साहिब आणि यांनी ही सेवा मोठ्या भक्तीने आणि प्रेमाने केली बाबाने स्वतः गुरुवार, गुरुवार टीव्हीचे अक्षांश आणि मास्टर आहेत. यामुळे त्यांनी एका स्थानिक लोकांना शिक्षणाची जाणीव करून देण्यासाठी विशेष असे आहेत. केले याच काळात श्री गुरु ग्रंथ साहिब तिच्या. चार वीरांना स्वतःच्या हातें हातांनीखाली आणले. त्याला भाई बने सिंह म्हणतात त्यांच्या होता. त्यानंतर बाबा दिवशी जी एकमेव महान सी पंडित होते. सतरा व्या शतका? जंगल आणि तिकडून मधून बाहेर पडला आहे. संघटित स्वरूपात एकत्र आला. खालचा करताना सर्व संघटना एकत्र येऊन मिसळमध्ये वेग विभागला बारा गेला जात. बारा प्रमुख. जत्रांची नियुक्त करण्यात आहे. त्यापैकी एक उदाहरण म्हणजे शाहिदच्या साहित्याची प्रमुख सरदार बाबा दिवशी जी होते. या शतकात परीक्षा अकरा मते भारताची लूट केली आणि सुनेची इज्जत होईल. यावेळी मिस्र च्या जनाधार या अफगाण अकराशे एकत्र लढण्यास सुरुवात केली. त्यांनी भारतातून नितार्द मूल्यवाना वस्तु परत आले शीत परंपरेचा हा विभाग या आधी सर्वोच्च पैलू आहे. अत्याचारी गाणे गाण्याचे लक्षण कराने अन्याविरुद्ध रक्षण करा. या वेळी पंत आली. शीख धर्माच्या महान परंपरेचे रक्षण केले आणि मुखर्जी यांनी अफगाण आक्रमणाचा पराभव केला. रेषा काढली अहमद शाह. दुर्राणी शिखांचा कट्टर विरोध आणि शिखाचा नायनाट करण्याच्या हेतु येतो. सतरा सत्तावन्न मध्ये हिंदुस्थान वा क्रमांक करताना दिल्लीला जाताना काही काळ लाखोंमध्ये होता. त्याने अमृतसर. लुटले आणि शहरातील इमारती पाडल्या या क्रमाने धर्मात अमृतसर शहरात प्रभावी जवळ खानची दरबार साहिबची विडम्बना पवित्र सर्वाला पूर आल्याची आल्याची बातमी जेव्हा बाबा दीपसिंहजी. श्री दमदार साहिद लवंडीचा चागोदर आले होते. त्याच्या जागी पोस्टचल्यावर त्याच्या मनात असह्य वेदना जाणवलीशी श्री दरबार पावित्र्याचा भंग करणाराशी. आपणी लढण्याचा निर्णय घेतला. जवळपासची शहरे आणि ठिकाणे सूचित करण्यात आली. वेगवेगळ्या शहरांमधून बाबाजी ते तुमचा खाली पवित्र मंदिराच्या रक्षणाखाली रक्षणासाठी असंख्य सिंह उपस्थित होते. अशा प्रकारे तारखांच्या अग्नि झाला. बियास नदी ओलांडून सिंह कडपा हेच्या रात्री दाखल झाला. पोहणे चालू करा. सिंहांच्या संपूर्ण कटाने परमेश्वराच्या पवित्र मंदिरात प्रार्थना केली. ठीक आहे शहरातून बाहेर पडताना बाबा दीपसिंगजी यांनी एक रेषा काढली आणि सांगितले की शहीद होण्यास तयार आहेत. त्यांनी ही रेषा ओलांडली पाहिजे ते शाहीद नाही. त्यांनी ही रेषा ओलांडली पाहिजे. त्याला परत जायचे आहे. सर्व सिंहांनी आरडाओरडा केला आणि अमृतसरच्या दिशेने रेषा ओलांड. तंरण तरपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेला कोळवाडा गावाला भेट देऊन ताजी मी शत्रूच्या सैनिकांना त्यांच्याशी हाच्या तीन सोपत युद्ध करण्याचे आव्हान दिले. या ठिकाणी गुरुद्वारा ललकार साहिब बांधण्यात आला.

त्याच्या सहाय्याताई खाण्या शिखर हल्ला करण्याचा आदेश दिला. अमृतसर शहराच्या सीमेवर अकोलावरच्या सायी जेथे सिंहने अफगाण्यांच्या चकमक झाली तेथे जहानखान होता.

यासिन हा अफगाण अमृत शहराच्या बाहेर स्टार्टिंगला गेटजवळ एक गुरुद्वारा रामदास साहिबमध्ये झटकले. बाबा दिवशी जी अठरा शेवटची दुधारी तलवारला. कायमची झ़ोपणे स्वप्ना बघा तो पुढे सरकत होता ते गंभीर जखमी झाले अफगाण चातुर्याचे राप्ती अमान खान पुढे आला आणि त्याने बाबाजी महा लागेल मग बाबाजी या संयुक्त लढाईत बाबाजी आत्या. मुगल सेनापती ला जागीच ठार केले, परंतु त्याच वेळी त्याच्या हातात एक जीवघेण्या जखमा होतात जखम झाली त्या ज्यामुळे बाबाजीची छाती धडापासून वेगळे ज्यामुळे. जमिनीवर पडला. एका सिंहाने बावणी तळहात जोडून एक धरमसिंह नो बचत तुम्हाला दीपाशी अशी प्रार्थना केली. तुम्हां आत्मबलिदान देणार आहे शोधा बाबातील सिंह. ची याचे शरीर हलकें झालें आणि त्याने आपली पवित्र अशी आपल्या डाव्या हातात ठेवली आणि लढाई करत तलवार घेऊन तो सर्च खंड श्री हरी बंदर साहिबच्या मंदिरात पोहचला. बाबाजी. तिथे पोहोचले आणि त्यांनी अनेक पठाण अफगाण लोकांना ठार केले. अशा प्रकारे कंसांच्या या युद्धात अपकार सेनापती मारल्या गेल्याने अफगाण सैन्याचे मनोबल खचले आणि बाबातीत सिंघजी.

बाबा दिप जी शहीद जत्थेदार, बाबा बलविंदरसिंघजी शहीद जत्थेदार, बाबा हिरासिंगजी शहीद जत्थेदार, बाबा गंडासिंग शहीद जत्थेदार, बाबा लेहना सिंग शहीद जत्थेदार, बाबा रणजीतसिंगजी शहीद जत्थेदार

त्यांच्या सहकारी सिंग सचखंड श्री हरमंदिर साहिबच्या पवित्रते जाणे धर्म आणि जातीच्या गौरवाचा बदला घेत असताना आपल्या प्राणांची आहुती दिली. शहीद बाबा.

त्यांचे शहीद धान गुरुद्वारा राम सरसहा आहे. तिथे आज गुलबर्गा, शहीदगंज, बाबा दीपसिंगजी सुशोभित आहे. स्मरण भात.

बाबा दीपसिंग जी यांच्या खंडांच्या त्यातून ओळशी अकाल तख्त साहित्याच्या शस्त्रा त्यावर जतन केल्या होत्या. जिथे फक्त दररोज संध्याकाळी. ठीकठाक. सामाजिक प्रगती अं सांस्कृतिक देवाणघेवाण करण्यासाठी पर्यटन हा एक उत्तम मार्ग आहे हे नवीन प्रगती, पथावर भेट देताना पर्यटक एकमेकांना आदर सहिष्णुता आणि प्रेम दर्शविणे शिकवते त्यामुळे हे सामाजिक, प्रगतीस प्रोत्साहन करते सांस्कृतिक वारसा पर्यटन आपल्या देशातील सौन्दर्य कला इतिहास, आणि संस्कृती दर्शविण्यासाठी मदत करते. कोणत्याही देशातून येणारे वेगळे वेगळे लोक व त्यांच्या सह सुंदर आणि सांस्कृतिक, संकल्पना घेऊन येतात आणि त्या सांस्कृतिक वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पसरवतात अश्या प्रकारे स्थानिक, कौशल्यता भाषा आणि कलेला पर्यटनामुळे वाव मिळतो आणि सांस्कृतिक वारसा जपला जातो. पर्यटन देशात येणाऱ्या पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतो तसेच येण्याचे निमंत्रण देखील देतो. आपल्या देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये मदत करतो. रोजगाराची निर्मिती करतो पर्यटन हे सांस्कृतिक अं देवाण, घेण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे म्हणून देशाच्या पर्यटनाला प्रोत्साहित केले पाहिजे कारण पर्यटन जगातील सौन्दर्याला, शोधण्याच्या सुविधा मिळवून देते. कोणताही ऋतू असो, hill station वर जाणे हे सगळ्यांनाच आवडते. देश्यात अनेक हिल स्टेशन आहेत. पण त्यापैकी महाबळेश्वर हे असे ठिकाण आहे जे महाराष्ट्रातील प्रसिद्ध अस हिल स्टेशन आहे family picnic असो कि हनिमून. महाबळेश्वरला पहिली पसंती दिली जाते. महाबळेश्वरला जाण्याचा विचार करत असाल तर महाबळेश्वर पर्यटन. स्थळे यावी या विषयाची माहिती असायला हवी महाबळेश्वरला गेल्यानंतर तुम्ही नेमके कुठे कुठे, फिरायला हवे हे देखील माहित हवे. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे महाबळेश्वर याची माहिती घेत आपण त्या ठिकाणी नेमके, कसे पोहोचायचे हे देखील जाणून घेणार आहोत. हि माहिती तुम्हाला आवडली तर ती तुमच्या, मित्रांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. या शिवाय महाराष्ट्रातील समुद्रकिनारे हि तुम्ही फिरू शकता, महाबळेश्वरमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा अं जाणवतो तो म्हणजे सुखद गारवा या गारव्यात, आल्यानंतर आपण कुठेतरी फार दूर रम्य अश्या ठिकाणी आल्याचा आनंद जाणवतो. खूप जण महाबळेश्वरला आराम करण्यासाठी येतात. पण जर तुम्ही पहिल्यांदा या ठिकाणी आला असाल, तर तुम्ही येथील महाबळेश्वर पर्यटन स्थळे ठिकाणे पाहायला हवीत. यामागे असलेला इतिहास आणि त्याचे सौन्दर्य अनुभवायला हवे. महाबळेश्वरचा दौरा प्रतापगडाला भेट दिल्यावाचून पूर्ण होणार नाही. प्रतापगड हा गिरिदुर्ग प्रकारातील, किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या आदेशावरून प्रतापगडाचे बांधकाम करण्यात आले. जावळीच्या तालुक्यात महाबलेश्वर पासून आठ मैल अंतरावर हा किल्ला आहे. महाराज,

छत्रपती शिवाजी महाराज्यांवर हल्ला करणार होता हे लक्ष्यात येताना त्याला जावळीच्या जंगलात, अडकून मारण्यासाठी शिवाजी महाराज्यांनी कट रचला होता. अफझलखानने दगा दिल्यावर त्याला याच परिसरात मारण्यात, आले होते त्याचे शीर किल्ल्याच्या अं बुरुजात पुण्याला आहे. अफझल अफझलखानची कबर देखील या,

अं वास्तव्यास आहे. येथे महाराज्यांचा मोठा अश्वारूढ पुतळा आहे येथे जिजाऊंचा वाडा देखील आहे या किल्ल्यावर, गेल्यावर guide नक्की घ्या म्हणजे तुम्हाला किल्ल्यावरील अं बुरुजांची किल्ल्याच्या बांधकामाची योग्य माहिती मिळते. महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळ यामध्ये याचा समावेश होतो . महाबळेश्वर पासून काहीच अंतरावर असलेले आणखी एक. hill station म्हणजे पाचगणी महाबळेश्वर पासून आठरा ते वीस किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे अं हे तितक्याच अं उंचावर असलेले हिल स्टेशन आहे महाबळेश्वरला, गेल्यावर या ठिकाणी एक अं फेरफटका नक्कीच मारायला हवा असे म्हणतात कि या पूर्वी या ठिकाणी, ज्वालामुखीचा उद्रेक झाला असावा या उद्रेकातून जो डोंगर समूह तयार झाला या पाचगणी असे म्हटले जाते. पाचगणीमध्ये अनेक बोर्डिंग शाळा आहेत. याठिकाणी पाहण्यासाराखी अनेक ठिकाण आहेत यामध्ये पाचगणीच्या गुंफा, कमलगड दऱ्या धबधबे टेबल land अश्या काही पर्यटन स्थळांचा समावेश आहे. महाबळेश्वरला जाणार आणि मॅप्रो गार्डन मध्ये जाणार नाही असे मुळीच होऊ शकत नाही. महाबळेश्वर मधील mapro हा खवय्यांचा अड्डा आहे. कारण याठिकाणी तुम्हाल pizza pista sandwich असे चमचमीत पदार्थ मिळतात. इतकेच नाहीतर महाबळेश्वरची खासियत असलेल्या अनेक गोष्टी येथे विक्रीला असतात. महाबळेश्वरहून कोणाला काही न्यायाचे असेल तर तुम्ही या ठिकाणाहून तुम्हाला जेली सरबत असे सगळे काही तुम्हाला, अं नेता येते. महाबळेश्वरला गेलात आणि बाजारा मध्ये जाणार नाहीत असे मुळीच होणार नाही, कारण महानळेश्वरच्या बाजार मध्ये एक वेगळीच, मजा आहे कारण या ठिकाणी वेगवेगळ्या खान पान संस्कृतीचा आनंद घ्यायला हवा. या ठिकाणी तुम्हाला, वेगवेगळ्या मेजवान्यांच्या आनंद घेता येईल. महाबळेश्वरच्या market जवळ राहता आले तर जास्त चांगले कारण त्यामुळे अगदी चालत market मध्ये जात येते. market मध्ये तुम्हाला स्ट्रॉबेरी, क्रीम, ice cream चा आनंद घेता येतो. महाबळेश्वरची night life पाहण्यासाठी अनेक जण रात्रीच्या वेळी बाहेर पडतात. महाबळेश्वर market मध्ये हल्ली cafe देखील झाले आहेत तेथे ही मित्रांसोबत आनंद घेता येतो. माझे जीवन हे असे ऐकले ना माझ जीवन तर आतून एक असं gutt feeling येते की हा आपण काहीतरी बोलणार आहे आणि ते आपल्या जिवणाबद्दल आहे. पण खर माझ्या जीवनात माझ्या मते तर अवघड आहे. मी काय बोलावं? काय समाजत नाही. कुठून चालू कराव ते पण कळत नाही. कसं चालू कराव ते पण समजत नाही - पण मी बोलतो. माझा गावातील जन्म middle class family त झाला समस्या पण होत्या. पण आनंद पण होता. जगलो खूप जगलो. बालपन पण खूप जगलो. मस्त काही जास्त नाही कमावलं. पण